निळा आणि पांढरसुद्धा आहे एक लाइट सुद्धा दिसत आहे.

आजूबाजूला हा भरपूर लोकं दिसत आहेत त्या झाडाला गवत एवढे हिरवेगार दिसत नाहीये आणि पानी ही खूप कमी --

आणि काळा पॅंट सुद्धा घातलेला आहे एका मुलांनी पिवळा आणि शर्ट सुद्धा घातलेला आहे. पानी ट्यूब चोरायला आतमध्ये पळत--

एका मुलींनी लाल अह फ्रॉक घातला एका मुलींनी नीळा फ्रॉक घातला एका मुलींनी पीक फ्रॉक घातला एका मुलींनी काळा फ्रॉक घातलेला आणि ते सर्वे नाचत दिसत आहे.

गवत सुद्धा दिसत आहे. झाडे झुडप सुद्धा दिसत आहे. एक बकरी बसलेली सुद्धा दिसत आहे. तिच लक्ष हा गवता कडे आहे.

आजू बाजू हिरवेगार हिरवे झाडंझुडपं रोपट दिसत आहे झाड सुद्धा दिसत आहे आकाश सुद्धा दिसून राहिलेला आहे.